ही आपल्याला पार्किंग दिसतिये गार्डनची बहुतेक गार्डन ची पार्किंग दिसतिये तिथ नारळाची झाड काही शोचे झाड ये बाहेर गेट ये गेटच्या बाहेर लोकांना आपापल्या एडवर्टाइजमेंट केलेल्यात दुकानांची नावे टाकलेलिएत आणि गाडी पार्किंग ये एवढ आपल्याला तिथ दिसतय.